आणि बगीचार पासून एक रूळ आहे रुळाला टेकून एक टँकर आहे त्याच्या मध्ये पाणी आहे.

आणि त्याच्या कडेला एक रिकामी खाली प फ्लॅट पडलेला आहे आणि तो अतिशय सुंदर दिस --

चाय गरमा गरम पीत आहे आणि तिथ कॅन च पाणी भरायला एक कॅन मध्ये --

ही शाळा आहे आणि इथं मुलांची पेपराची --

अती मग्न झालेले आहे आणि फार सुंदर असं--

त्याच्या बाजूला मकान आहे आणि तिथं लोह्याची--

ह्याची वरती बेडशीव आहे बेडशीव वरती एक चादर ओडलेल आहे.

हे जेसीबी आहे जेसीबी अच्छे सुंदर काम करत आहे सर्व तो पठार --

या ठिकाणी आहे उरलेल्या हेच्यामधे काही जास्त काळ चांगल्या पैकी लावणार आहे.

हार्मोनियम दोन मुले आहेत मॅडम आहेत आणि अतिशय सुंदर--

आणि तिकडे लाइट लावलेला आहे त्या लाइट मुळे --

अप्पाजी इथ नाव लिहल आहे आणि फार सुंदर दिसत आहे.

योगा योगासनं केंद्र आहे आणि ह्या योगासनं केंद्रा मध्ये --

मुलं मुली योगासन करत आहे.

आणि योगा योगासनं केंद्र फार सुंदर दिसत आहे.

छान देखावा आहे. तिथं गाव पहाड आहे.

आणि तिथे सुरूबगाची म्हणी वैगैरे लिहिले आहेत आणि घर तिथे सुंदर केलय.

रच्या समोर एक मुलगा खेळत आहे आणि म्हातारा मनुष्य त्याच्या हाता मध्ये सायकल आहे तो बाहेरून --

पाणी झपाटाने जोरदार वाहत आहे आणि त्यांच्या बाजूला फारस सुंदर रंग रंगोटी ने सजवलेला पार्क अतिशय सुंदर --

समोर दोन मनुष्य उभे आहेत त्याच्या समोर ला दोन मुल उभ आहेत .

आणि समोर गाड्या उभ्या ठेवलेल्या आहे आणि ही व्यक्ती काहीतरी सुंदर अशी वस्तू घेण्याकरिता--

तिथे आलेले आहेत आणि नक्किच ते समान घेनार आहेत .

आणि त्यांच्या समोर पाणी वाहत आहे अश्या बाजूला जो खंड पडलेली खिंड पडलेली दिसत आहे .

ही टाल आहे हे टाल मध्ये अनेक प्रकारची लाकडी आहे .

त्याच्या समोर एक सुंगेदर अशी गेट आहे आणि गेटीच्या आत मध्ये विट भटृ आहे .

आणि व्यापार त्यांना चांगल्या प्रकारे परवडेल असा समजूत आहे.

सुंदर असा देखावा पर्यस्थळ आहे आणि या परिस ते परिसरामध्ये--

सुंदर एक असं महाराजाच्या पूर्वीच्या लोकांच्या राजा रवांचा महाल दिसत आहे आणि त्या महालाच्या आतमध्ये--

दरवाजे पण खूप छान दिसतं आहे आणि बाजूला ही सुंदर असे झाडं दिसतं आहे.

हम्म मकर बांधलेले आहेत आणि रस्त्यावर आहेत तिथ एक दुकान लावलेल आहे दुकानां मध्ये काही लोक बसलेली आहेत .

आणि दुकानाच्या समोरी इ इ छोट स दुकान आहे आणि काही लोक रस्त्यावरून पायी पायी चालत आहे .

हा एक धार्मिक स्थळ आहे धार्मिक स्थ स्थळाच्या सुंदर अस काही देऊळ आहे दे--

देवळामध्ये एक म मनुष्य उभा आहे देवळामध्ये एक बेल लावलेली आहे.

आणि तीन मार्गा मध्ये तीन बाजूला असे सुंदर अहं अहं बल्क --

आणि या व्यापारच्या दृष्टिकोनातून असे अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्या --

इथ गाडी ट्यू व्हिलर ठेवलेली आहे बाजूलाआआ --

आणि त्याच्यावरती एक हे लावून ठेवलेली आहे .

आणि कार्यक्रमाचा आस्वाद स्वासाद घेण्या करता वेगवेगळ्या ठिकाणी माणसं--

उद्या एक आणि फार असतो असा एक सुंदर सा देखावा दिसत आहे .

आणिइइ काही उशीर ह्या श्या .

आणि त्याच्या समोर आत मध्ये एक व्यक्ती--

आणि त्याच्या गाडी बाजूला टू व्हिलर उभी दिसत आहे आणि ते सुंदर असे दिसत आहे.

आणि या इथे शोभिवंत असे इथे बुके रिजिडप्रमाणे चांगल्या प्रमाणे दिसत आहे .

त्याच्या समोर असे सुंदर असे झाड दिसत आहे आणि त्यांच्या बाजूला रस्ता पण सुंदर आहे.

केस कापण्याकरता तिथं तो त्यांच्या नावी आहे.

कुणी दुसऱ्या बाजूला केस कापण्याकरिता लावून ठे--

हा किराणा दुकान आहे किराणा दुकानामध्ये--

सर्व प्रकारचे इथं अ फार वस्तू सुंदर दिसत आहे आणि सुंदर प्रकारे लावलेली आहे अ --